या ठिकाणी एक गाडी दिसत आहे बाजूला मोठे मोठे--

झाडे दिसत आहेत नारळाचं झाड सुद्धा आहे.

याच्या आतमध्ये भरपूर प्रमाणात--

एका माणसाचा हात दिसत आहे.

मशीन आहे जी हिरव्या रंगाची आहे वाळू सुद्धा आहे.

समोर छोटी छोटी झाडांची कुंडी ठेवली आहे.

लिहिलेले आहे ही शाळा पिवळ्या रंगाची आहे.

व टेबल लाल रंगाचे आहे खाली हिरव्या रंगाचा मॅट टाकलेला आहे.

हिरव्या रंगाचा बोर्ड आहे त्यावर ओ_पी_डी असे लिहिले आहे.

या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाचे घर दिसतं आहे.

वर लाल काळ्या पिवळ्या रंगाची मशीन ठेवली आहे.

झाडे आहेत भरपूर माणसे इथे थांबलेली आहेत.

निळ्या रंगाची बस दिसत आहे माणसेसुद्धा थांबली आहेत.

या ठिकाणी मोठे रूम आहे आतमध्ये काचेचे टेबल आहेत काळ्या रंगाच्या खुर्च्या आहेत.